लिब्रिऑफिस द्रव मधील मुलभूत ऑब्जेक्ट्स सह कार्य या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट्स कट कॉपी पेस्ट हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे
ऑब्जेक्ट्स मांडणी ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकू
येथे आपण उबुंटू लिनक्स व्हर्सन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्सन 334
वापरत आहोत
डेस्कटॉंप वर सेव असलेली वॉटरसायकल फ़ाइल उघडू
या चित्रा मध्ये आणखीन तीन ढग कॉपी आणि पेस्ट करू
प्रथम ढग निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास right क्लिक करून कॉपी वर क्लिक करा
नंतर पेज वर कर्सर ठेवा पुन्हा कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून पास्ते वर क्लिक करा
आपण फक्त एक ढग पाहू शकतो
कॉपी आणि पेस्ट केलेले ढग कुठे आहेत
कॉपी केलेला ढग वरील मूळ ढगावर पेस्ट झाला आहे
ढग निवडून डावीकडे स्थानांतरीत करू
अशाप्रकारे आणखीन एक ढग तयार करू
ढग निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास right क्लिक करून कॉपी वर क्लिक करा
पुन्हा कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून पास्ते वर क्लिक करा
कॉपी केलेला ढग निवडा आणि डावीकडे स्थानांतरीत करा
ऑब्जेक्ट्स प्रती बनविण्यास शॉर्ट कट कीज वापरू शकता
ऑब्जेक्ट्स कॉपी करण्यास CTRLC पेस्ट करण्यास CTRLV कट करण्यास CTRLX ढग निवडा आणि CTRL आणि सी किज एकत्र दाबा
ढग कॉपी झाला आहे
पेस्ट साठी सीएनटीआरएल आणि व्ह किज एकत्र दाबा
ढग निवडून हव्या त्या जागेवर स्थानांतरीत करा
हे ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
द्रव फ़ाइल ला दोन पेज जोडा
पहिल्या पेज वर दोन ऑबजेक्ट काढा
ऑब्जेक्ट पेज वन वरून पेज टू वर कॉपी करा
कॉपी केलेला ऑब्जेक्ट्स कुठे आहे तपासा
ऑब्जेक्ट कट आणि पेस्ट करा
या साठी शॉर्ट कट कीज वापरू शकता
कट करताना ऑब्जेक्ट ची प्रत बनली आहे का ते तपासा
ढगाचा आकार कमी करू
प्रथम त्यास निवडा
आता हैन्ड्ल्स दिसत आहे
नंतर एका हैन्ड्ल वर बाणाचे टोक दिसेपर्यंत कर्सर ठेवा
माउस चे डावे बटण पकडा आणि ढग लहान करण्यास बाण आतल्या बाजूने ड्रॅग करा
यास मोठे करण्यास बाण बाहेरच्या बाजूने ड्रॅग करा
हा बाण अधिक लांब करण्यास त्यास निवडा
आता एखाद्या हैन्ड्ल वर कर्सर आणा
लहान पारदर्शक बाण चौकोन सोबत कर्सर च्या टोका खाली दिसत आहे
कीबोर्ड वरील Shift कि दाबा
डावे माउस बटण पकडा आणि बाणास हैन्ड्ल वापरून खाली ड्रॅग करा
Shift कि दाबून ऑब्जेक्ट्स चा आकार बदलणे फार सोपे आहे
हैंडल्स वापरून ऑब्जेक्ट चा आकार बदलण्यास डायनॅमिक रिसायझिंग म्हणतात
याचा अर्थ आपण खरे माप नाही वापरत आहोत
ऑब्जेक्ट्स चा अचूक आकार बदलणे आपण पुढच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू
अशाप्रकारे या आयताची रुंदी वाढवू
आयत निवडा
कीबोर्ड वरील Shift कि दाबा आणि वरच्या बाजूस ड्रॅग करा
खाली द्रव विंडो वरील स्टॅटस बार कडे पहा
लक्ष द्या आयताचा आकार पुन्हा बदलल्यास त्याचा विस्थार सुद्धा बदलतो
स्टॅटस बार बदललेल्या ऑब्जेक्ट्स चे स्थान आणि विस्तार दर्शवितो
येथे दाखविल्या प्रमाणे ढग आणि सूर्य क्रमाने लावू
ढगांना ओळखण्यास सुरवातीपासून डावीकडून उजवीकडे त्यांना 1 2 3 4 असे क्रमांक देऊ
क्रमांक देण्यास ढग निवडून त्यावर डबल क्लिक करा आणि 1 टाईप करा
अशाप्रकारे इतर ढगांना हि क्रमांक द्या
चौथा ढग निवडून सूर्यावर ठेवू
याला सूर्याच्या मागे टाकण्यास कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी ढगावर right क्लिक करा
अरेंज वर क्लिक करून सेंड बॅकवर्ड निवडा
चौथा ढग आता सूर्याच्या मागे आहे
सेंड बॅकवर्ड एका लेयर ऑब्जेक्ट्स ला उपस्थित ऑबजेक्ट च्या मागे टाकते
तीन नंबर ढग निवडून सूर्याच्या वर ठेवू
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून अरेंज वर क्लिक करा आणि सेंड टीओ बॅक पर्याय निवडा
तिसरा ढग सूर्याच्या आणि चौथ्या ढगाच्या मागे गेला आहे
सेंड टीओ बॅक ऑबजेक्ट ला शेवटच्या लेयर मध्ये पाठवितो
स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढगांना अरेंज करणे सोपे आहे
चार नंबर ढग निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून अरेंज वर क्लिक करा आणि ब्रिंग टीओ फ्रंट निवडा
ब्रिंग टीओ फ्रंट ऑब्जेक्ट्स पहिल्या लेयर मध्ये घेतो
तिसरा ढग निवडा
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून अरेंज वर क्लिक करा आणि ब्रिंग फॉरवर्ड निवडा
ब्रिंग फॉरवर्ड ऑब्जेक्ट्स ला पहिल्या लेयर पुढे घेतो
आता दुसऱ्या ढगाला निवडून पहिल्या ढगावर ठेवा
स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढग रचले आहेत
ढगावरील अंक डिलीट करू
असे करण्यास ढग निवडून डबल क्लिक करा
नंतर अंक निवडा आणि किबोर्ड वरील डिलीट कि दाबा
या असाइनमेंट साठी ट्यूटोरियल थांबवा
वर्तुळ चौकोन आणि चांदणी काढून खाली दाखविल्या प्रमाणे त्यास ठेवा
प्रत्येक ऑब्जेक्ट निवडून अरेंज मेन्यु मधील सर्व पर्याय लागू करा
प्रत्येक पर्याय साठी चित्राचे स्थान कसे बदलते ते पहा
या स्लाईड वर दाखविल्या प्रमाणे ऑब्जेक्ट ठेवा आणि ब्रिंग टीओ फ्रंट आणि सेंट टीओ बॅक पर्याय तपासा
चला जसे या स्लाईड मध्ये दर्शित असल्याप्रमाणे वॉटर सायकल डायग्राम मध्ये झाड जोडू
आपण ब्लॉक एरो आणि एक्सप्लोजन वापरून झाड काढू
इन्सर्ट नंतर Slideवर क्लिक करून या द्रव फाइल मध्ये नवीन पेज जोडू
हे आपल्या फाइल मध्ये नवीन पेज जोडेल
झाडाचे खोड काढण्यास ड्रॉइंग टूलबार वरून ब्लॉक एरोज निवडा
उपलब्ध आकार पाहण्यास लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा आणि स्प्लिट एरो निवडा
कर्सर पेज वर ठेवा आणि माउस चे डावे बटण पकडून खाली आणि बाजूला ड्रॅग करा
झाडाचे खोड दोन फांदी सह काढले आहे
फांन्दयाना पाने जोडू
ड्रॉइंग टूलबार वरून स्टार्स निवडा
लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून एक्सप्लोजन निवडा
आता द्रव पेज वर जाऊ कर्सर बाणाच्या च्या डाव्या फांदी वर ठेवा
आकार काढण्यास माउस चे डावे बटन पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा
आपण झाडाला पाने जोडली आहे
आपण या आकाराला झाडाच्या उजव्या फांदी वर हि कॉपी करू शकतो
आकार निवडा
कॉपी साठी कीबोर्ड वरील CTRLC के दाबा
पेस्ट साठी CTRLV के दाबा
आता आकाराला झाडाच्या फांदीच्या उजव्या बाजूला घ्या
आपण झाड काढले आहे
झाडाला निवडून खाली घेऊ
फक्त झाडाचे खोड खाली येते पाने नाही
येथे झाडाचे खोड आणि दोन पाने भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे
आता झाडाचे खोड जिथे होते तिथे हलवू
झाडाचे खोड आणि दोन पानांना एक घटक मध्ये एकत्र कसे करतात ते शिकू
गटातील कोणताही बदल त्या गटातील सर्व ऑब्जेक्टस ला लागू होईल
प्रथम पेज वर क्लिक करा ज्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट निवडल्या जाणार नाही
नंतर ड्रॉइंग टूलबार वरून सिलेक्ट वर क्लिक करा
कर्सर पेज वर आणून पेज वर क्लिक करा
माउस चे डावे बटण दाबून ड्रॅग केल्यास सर्व ऑब्जेक्ट निवडले जातील
तुम्हाला बिन्दुकित आयत दिसेल
खात्री करा झाडाचे सर्व ऑब्जेक्ट या आयतामध्ये निवडले आहेत
एकांतरित तुम्ही Shift बटण दाबून आणि नंतर प्रत्येक ऑब्जेक्ट वर क्लिक करून दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट निवडू शकता
कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करून ग्रुप निवडा
झाडातील कोणत्याही ऑब्जेक्ट वर क्लिक करा
एक ऑब्जेक्ट चा भाग असल्यास हैंडल्स दिसतील
हे ऑब्जेक्ट एका घटका प्रमाणे हाताळले आहे
त्यांना अवर्गीकृत जसे भिन्न ऑब्जेक्ट करण्यास झाड निवडा right क्लिक करा आणि अनग्रुप निवडा
ऑब्जेक्ट अवर्गीकृत होऊन तीन भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे
त्यांचे पुन्हा गट करू
Shift कि दाबा आणि एका नंतर एक ऑब्जेक्ट निवडा
राइट क्लिक क्लिक करून ग्रुप निवडा
झाडाला आपल्या मुख्य पेज वर कॉपी करू
पेज एक वर कॉपी करण्यास CTRLC आणि पेस्ट करण्यास CTRLV
समजा गटातील एक ऑब्जेक्ट संपादित करायचा असल्यास आपण काय करू
चला मी ऑब्जेकट्स अवर्गीकृत आणि पुन्हा वर्गीकृत करण्या शिवाय असे करण्याचा सोपा मार्ग दाखविते ग्रुप निवडून कॉन्टेक्स्ट मेन्यु साठी right क्लिक करा
Enter ग्रुप निवडा
लक्ष द्या गटाच्या बाहेरील सर्व ऑब्जेकट्स निर्योग्य झालेत
फक्त गटातील ऑब्जेक्ट संपादित करू शकता
उदाहरणार्थ झाडाच्या उजव्या बाजूवरील पाने निवडून त्यांचा आकार कमी करू
यास अन्डू करण्यास Ctrl झ दाबा आणि पुढे जा
झाडाचा आकार कमी करायला हवा म्हणजे वॉटर सायकल ड्रॉइंग मध्ये ते योग्य बसेल
आपल्याला गटाच्या एडिट मोड बाहेर यायला हवे
गटाच्या बाहेर येण्यास पेज वर कर्सर ठेवा right क्लिक करून एक्सिट ग्रुप निवडा
आता आपण गटाच्या एडिट मोड बाहेर आहोत
झाड निवडा आणि कर्सर ला खाली उजव्या हैंडल वर आणा
कर्सर बाणाचा आकार बदलण्यास वळेल
बाणास आतल्या बाजूस ड्रॅग करा
आपण झाडाचा आकार कमी केला आहे
या चित्रात आणखीन तीन झाड जोडू
झाड निवडा कॉपी साठी CTRLC आणि पेस्ट साठी तीन वेळा CTRLV
हे झाडाच्या तीन प्रती बनवेल
आपण त्यास हव्या त्या स्थानी घेवू
सर्व झाडा साठी हि पायरी पुन्हा करा
लक्षात घ्या प्रत्येक झाड तीन ऑब्जेक्ट ने बनले आहे
प्रत्येक झाड स्वतः एक गट आहे
आपण ऑब्जेक्ट चे गट बनविले आहे
चित्रात पाण्याचा भाग जोडू
पाण्याला परिणाम देण्यास आयत च्या पुढे त्रिकोण जोडू आणि नंतर वक्र जोडू
त्रिकोण काढण्यास ड्रॉइंग टूलबार वरून बेसिक शेप्स निवडा
लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून राइट ट्रायंगल निवडा
त्यास काढून आयत च्या पुढे ठेवू
पाण्याच्या हालचाली दाखविण्यास वक्र रंगाने भरलेला काढू
ड्रॉइंग टूलबार वरून कर्व्ह निवडा
फ्रीफॉर्म लाईन फिल्ड निवडा
त्रिकोणाच्या वरच्या टोकावर कर्सर ठेवा
माउस चे डावे बटण दाबून खाली ड्रॅग करा
वक्र ला थोडेसे जुळवून घेवू म्हणजे पाणी वाहते दिसेल
त्रिकोण आणि वक्र एकत्र पाणी बनवितात त्यांचा एक ऑब्जेक्ट चा गट बनवू
ड्रॉइंग टूलबार वरून सिलेक्ट वर क्लिक करा
कर्सर ला पेज वर आणा माउस चे डावे बटण दाबून त्रिकोण आणि वक्र समावेश करा
right क्लिक आणि ग्रुप निवडा
आपणWater सायकल ची मूळ रूपरेषा काढली आहे
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
हे चित्र स्वतःहून काढा
हे ट्यूटोरियल येथे संपत आहे
या मध्ये तुम्ही ऑब्जेक्ट सह मुलभूत कार्य करणे शिकलात
तसेच तुम्ही ऑब्जेक्ट्स कट कॉपी पेस्ट हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे
ऑब्जेक्ट्स क्रमबद्ध ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकलात
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्याकडे चांगली बॅण्डविड्थ नसेल तर व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम
स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते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
स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे तल्क टीओ टीचर प्रोजेक्ट चा भाग आहे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
या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
spoken tutorialorgnmeict इंट्रो